नमस्कार sir. मी property विक्री प्रतिनिधी बोलते, मी आपली काय मदत करू शकते? Okay Sir. अं तुम्हाला कशा प्रकारची property ची मागणी आहे? अं त्याच्यानंतर निसर्गरम्य ठिकाणी, अं शहरालगत असे property available आहेत. अं sir, आमच्याकडे row house आहे, त्याची किंमती चाळीस लाखापर्यंत. त्याच्या नंतर बंगला~ तुम्ही बंगला घेतला तर त्याचे किंमती पन्नास लाखांपर्यंत आहे आणि त्यानंतर तुम्ही जर flat system मध्ये property घेतली तर तुम्हांला पंचवीस लाखापर्यंत भेटू शकते. आणि ह्या किंमती आम्ही परिसरानुसार, like a निसर्गरम्य परिसरात घेतली तर किंमत बदलतील त्याच्या Sir पिंपरी चिंचवडमध्ये गेलेले, तुम्हांला पन्नास लाखाचे पुढे जाईल. flat पण sir तुम्हांला तीस लाखाच्या पुढे जाईल.

Okay Sir तुम्हांला property शहरांमध्ये हवी की? शहरा बाहेरील चालेल थोडी?

Okay sir. Hello sir माफ करा, तुमची कोणत्या property ला पसंती आहे? Sir आमच्याकडे सध्या एक scheme चालू आहे. आमच्याकडून चार टक्केपर्यत सवलत भेटेल.

One BHK जरी घेतला sir, तुम्ही तरी पंचवीस तीस लाखापर्यंत बसेल. Two BHK म्हटलं तर sir तुम्हांला पस्तीसच्या आसपास बसेल. काय Sir? मला समजलं नाही. हो sir, sir सद्या आमचं प्रकल्प अं कोकणमध्ये चालू आहे त्याच्या नंतर पुणे शहरामध्ये, मुबंई शहरामध्ये तसंच नाशिक जवळ असलेल्या इगतपुरी मध्ये निसर्गरम्य ठिकाणात आमचे प्रकल्प चालू आहे. हो sir अहमदनगरमध्ये पण आमचे एक project चालू आहे. तरी दहा वीस लाखाच्या फरक पडतो sir. दादर त्याच्यानंतर कल्याण, ठाणे, बदलापूर इकडे घेतलं तर flat चे किंमती बदलतील.

अं पिंपरी चिंचवडला, आक्रोळी ला इत्यादी ठिकाणी चालू आहेत sir. अह नाही sir नाही तिकडे सध्या. अं वाघोली जवळ अं लगतच चालू आहे sir.

सांगवीमध्येच two BHK चे तीस पस्तीस Sir लाकडी furniture आम्ही देऊ. okay चांगल्या लाकडाचं. आह sir आमच्या इकडं अं garden असेल त्या garden मध्ये विविध प्रकारचे झाडे असतील. जिथं वृद्ध सायंकाळच्या वेळी बसू शकतील नंतर लहान मुलांना खेळण्यासाठी Garden असेल त्याच्यामध्ये विविध प्रकारचे खेळणी असतील. त्यासारख्या अनेक खेळणी असतील sir.

Sir अजून swimming pool असणार आहे, त्यानंतर तुम्हांला सगळं सोयी सुविधा जवळ उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

Sir सध्या आमच्याकडे आणि sir आणि हम्म महत्वाचं म्हणजे पाण्याची चोवीस तास availability असणार आहे.

हो sir नक्कीच. आम्ही तुम्हांला आमचा पत्ता पाठवला आहे तुमच्या mobile number ला. हो sir सवलत भेटू शकतो. दोन booking मध्ये आम्ही पाच टक्केची सवलत देतोय.

सद्या ground floor सगळ्या book झालेल्या आहेत sir. हो charges जास्त पडतील. म्हणजे तीस ते पस्तीस मध्ये तुमच्या सोयींसुविधांनुसार अं तुम्हांला ते भेटू शकतात. Sir त्याचा वीस ते बावीस हजारापर्यंत बसेल.

Sir वीस ते पंचवीस वर्षांमध्ये Sir अजून कांही सहाय्यता करू शकते आपली? सोन्याला आपण राजधातू म्हणत असतो. Platinum सारखे धातू सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान असले, तरी सोन्याची झळाळी आणि लोकप्रियता ही अशा धातूंना नाही. जगभरातील अनेक देशात हे सोन्याचे उत्खनन होते. या सोन्यामुळे त्या त्या देशाची अर्थव्यवस्था चालत असते. मात्र, या देशासाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. जगभरातील सोने आता संपत चाललेले आहे.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 सॅच्स ला भीती कि येत्या वीस वर्षांमध्ये, जमिनीखालील सोने पूर्णपणे संपणार आहे. कारण, जगभरात खूप वेगाने उत्खनन होत आहे. त्यामुळे पृथ्वीवरचे सोने संपत चालले आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात सोने पूर्णपणे, संपण्याची भीती आहे. US geological surve नुसार, आतापर्यंत सुमारे, दोन लाख टन सोने काढले गेले आहे. आता पृथ्वीवर फक्त, पन्नास हजार टनच सोने शिल्लक आहे. जर पृथ्वीखाली पन्नास हजार टन सोने उरले असेल, तर ते दोन मालवाहू जहाजांमध्ये नेऊ शकेल, इतकेच आहे. विशेष म्हणजे, पृथ्वीवर किती टक्के सोने शिल्लक आहे याबाबत वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळी आकडेवारी देतात त्यात थोडाफार फरक असतो. American investment banker जेम्स रिकर्डस यां~ त्यांच्या द न्यू केस फॉर गोल्ड या पुस्तकात सांगतात कि, सोने संपणार आहे. याबाबत अनेक भाकिते करण्यात आली आहेत. मात्र तरीही खाणकाम चालूच राहील. यासाठी नवीन तंत्रे घेतील. पृथ्वीवर जरी सोने संपले तरी, अशी अनेक ठिकाणे आहेत. ज्यातून सोने उत्खनन केले जाऊ शकते. जसे पृथ्वीच्या खाली बर्फाळ वाळवंटात शोध घेतला जाऊ शकतो, या प्रश्नांवर, खगोल भाग, भौतिक शास्त्रज्ञ doctor नील डीग्रा, डायटल~ डायटलसन्स यांनी सुचवले कि, अंतराळात असलेल्या लघु ग्रहांमध्ये, सोन्याचा साठ असू शकतो. हे खरे, असले तरी, जगा~ तरी हे जगासाठी मोठी आशा असू शकते. एका लघु ग्रहाचे नाव, सोळा सायकस, आहे. जे सोने platinum nickel आणि लोहापासून बनलेला आहे. सुमारे दोनशे पंचवीस kilometers व्यासाच्या या तुकड्यात, इतके सोने आहे. त्याची निश्चिती गणताही येणार नाही. सोन्याला आपण राजधातू म्हणत असतो. Platinum सारखे कोणी धातू सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान असले तरी, सोन्याची झळाळी, तसेच लोकप्रियता अशा धातूंना नाही. जगभरातील अनेक देशांत सोन्याचे उत्खनन होते. या सोन्यामुळे, त्या त्या देशाची अर्थव्यवस्था चालत असते. मात्र विदेशासाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. जगभरातील सोने आता संपत चालले आहे. येत्या,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 येत्या वीस वर्षांमध्ये, जमिनीखालील सोने पूर्णपणे संपणार आहे. कारण, जगभरात खूप वेगाने उत्खनन होत आहे. त्यामुळे पृथ्वीवरचे सोने संपत चालले आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात सोने पूर्णपणे, संपण्याची भीती आहे. US geological surve नुसार, आतापर्यंत सुमारे, दोन लाख टन सोने काढले गेले आहे. आता पृथ्वीवर फक्त पन्नास हजार टनच सोने शिल्लक आहे. जर पृथ्वीखाली पन्नास टन

थोडाफार फरक असतो. American investment banker जेम्स रिकर्डस यां~ त्यांच्या न्यू द केस फॉर गोल्ड या पुस्तकात सांगतात कि, सोने संपणार आहे. याबाबत अनेक भाकिते करण्यात आली आहेत. मात्र तरीही खाणकाम चालू राहील. राहील यासाठी नवीन तंत्रे घेतील. पृथ्वीवर जरी सोने संपले तरी, अशी अनेक ठिकाणे आहेत. ज्यातून सोने उत्खनन केले जाऊ शकते. जसे पृथ्वीच्या खाली बर्फाळ वाळवंटात शोध घेतला जाऊ शकतो, या प्रश्नांवर, खगोल भाग, भौतिक शास्त्रज्ञ doctor नील डीग्रा, डायटलसन्स यांनी सुचवले कि, अंतराळात असलेल्या लघु ग्रहांमध्ये, सोन्याचा साठ असू शकतो. असले तरी, जगा~ तरी हे जगासाठी मोठी अशा असू शकते. एका लघु ग्रहाचे नाव, सोळा सायकस, आहे. जे सोने platinum nickel आणि लोहापासून बनलेला आहे.

सोन्याला आपण राजधातू म्हणत असतो. Platinum सारखे धातू सोन्यापेक्षाही इंग्लंडमध्ये मध्ययुगातील एका सुंदर अशा neckless चा शोध लागला आहे. या~ हा neckless roman आणि semi presian रत्नांनी बनलेला आहे. मानवी चेहरे असेलेले एक pendent ही त्यामध्ये आहे. एका संपन्न घरातील धार्मिक धार्मिक स्त्रियांच्या थडग्यात हा neckless होता. तो कदाचित राजघराण्याशी संबंधित स्त्री ही असू शकते. असे संशोधकांना वाटते. इंग्लंडच्या एक~ एका घरासाठी पाया खोदला जात असतांना हा neckless सापडला. हा neckless इसवीसन सन सहाशे तीस ते सहाशे सत्तर या काळातील आहे. असे पुरातत्व संशोधकांनी म्हंटले आहे. तो स्वच्छ करून त्याची museum आणि लं~ london of perspective यांनी पुनर्रचना केली. तो पूर्वी कसे दिसत असेल, याचे एक कल्पना चित्रही तयार करण्यात आले. काही, कमी मौल्यवान अशा खड्यांनी हा neckless सजलेला आहे. त्याचे pendent सोन्याचे असून त्यामध्ये corss ची रचना आहे. हे मोठे आणि pendent अगदी, सा कारणांसाठी बनवले गेले असावे व नंतर त्याचा वापर या हारात, करण्यात आला असावा असं संशोधकांना वाटते. त्यामध्ये, चांदीमध्ये कोरलेले मानवी चेहरे आहेत. सोन्याला आपण राजधातू म्हणत असतो. Platinum सारखे धातू सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान असले, तरी सोन्याची झळाळी तस्रेच लोकप्रियता ही अशा धातूंना नाही. जगभरातील अनेक देशात सोन्याचे उत्खनन होते. या सोन्यामुळे त्या त्या देशाची अर्थव्यवस्था चालत असते. मात्र, या देशासाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. जगभरातील सोने आता संपत चाललेले. येत्या वीस वर्षामध्ये पृथ्वीच्या पोटातील सोने संपण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे अनेक देशांसाठी ही चिंताजनक बाब आहे. तज्ञांनी देखील यावर चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान

जी~ geological surve नुसार, आतापर्यंत सुमारे, दोन लाख टन सोने काढले गेले आहे. आता पृथ्वीवर फक्त पन्नास हजार टन सोने शिल्लक आहे. जर पृथ्वीखाली पन्नास हजार टन सोने उरले असेल, तर ते दोन मालवाहू जहाजांमध्ये येऊ शकेल, इतकेच आहे. म्हणजे, विशेष पृथ्वीवर किती टक्के सोने शिल्लक आहे, याबाबत वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळी आकडेवारी देतात. त्यात थोडाफार फरक असतो. American investment banker of जिम रिकर्डस यां~ त्यांच्या द न्यू केस फॉर गोल्ड या पुस्तकात सांगतात कि, सोने संपणार आहे. याबाबत अनेक भाकिते करण्यात आली आहेत. मात्र तरीही खाणकाम चालू राहील. राहील यासाठी नवीन तंत्रे येतील. पृथ्वीवर जरी सोने संपले तरी, अशी अनेक ठिकाणे आहेत. ज्यातून सोने उत्खनन केले जाऊ शकते. जसे पृथ्वीच्या, समुद्राच्या खाली बर्फाळ वाळवंटात, शोध घेतला जाऊ शकतो. या प्रश्नांवर, खगोल, भौतिक शास्त्रज्ञ doctor नील डीग्रा, डायटल~ डायटलसन्स यांनी सुचवले कि, अंतराळात असलेल्या लघु ग्रहांमध्ये, सोन्याचा मोठा साठा असू शकतो. हे खरे, असले तरी, जगा~ तरी हे जगासाठी मोठी अशा असू शकते. एका लघु ग्रहाचे नाव, सोळा सायक, आहे. जे सोने platinum nickel आणि लोहापासून बनलेला आहे. सुमारे दोनशे पंचवीस kilometers व्यासाच्या या तुकड्यात, इतके सोने आहे. त्याची निश्चिती~ निश्चित गणताही येणार नाही. इंग्लंडमध्ये मध्ययुगातील एका सुंदर अशा neckless चा शोध लावला आहे. हा neckless roman आणि crastesian या रत्नांनी बनवलेला आहे. मानवी चेहरे असेलेले एक pendent ही त्यामध्ये आहे. एका संपन्न घराण्यातील व धार्मिक स्त्रियांच्या थडग्यात हा neckless होता. ती राजघराण्याशी संबंधित स्त्री ही असू शकते. असे संशोधकांना वाटते. इंग्लंडच्या एका घराचा, एका घरासाठी पाया खोदला जात असतांना हा neckless सापडला. हा neckless इचविसन~ इसविसन, सन तो~ एकोणी~ सो~ सहाशे तीस ते सहाशे सत्तर या काळातील आहे.

आपल्या मूलभूत तत्वापासूनचं दूर होत असल्याची जाणीव, टोयोटाला वेळीचं झाली. त्या संकटानंतर टोयोटाने, आपल्या उत्पादनाचा वेग जाणीवपूर्वक कमी केला. दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेतील स्थानिक व्यवस्थापकांकडे अधिक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. आणि नव्या कर्मचाऱ्यांना company च्या कायदे आणि संस्कृतीबाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. टोयोटाने पुन्हा आपले लक्ष, उत्पादन संख्येवरून दर्जावर केंद्रित केले. आणि वाहनातील त्रुटी उत्पादन प्रक्रियेच्या प्राथमिक अवस्थेतचं सहजरित्या दूर केल्या जातील. याची दक्षता घेतली. यामुळे टोयोटाला, दर्जेदार वाहन उत्पादक company म्हणून आपली प्रतिमा, पुन्हा प्रस्थापित करता आली. टोयोटा company ची हि कहाणी म्हणजे, काईझेनने लावलेल्या चांगल्या सवयी आयुष्यभर टिकतात. आणि एखाद्या व्यक्तीला किंवा समूहाला पचवायला जड जातील, अशी बदलांची मोठी पावले उचलल्यास भविष्यात भोगाव्या लागणाऱ्या, वेदनादायी परिणामांपासून बचाव करण्यासाठी काईझेनचं मदत करते, याचे उत्तम उदाहरण आहे. काईझेनची अध्यात्मिक बाजू पुस्तकाच्या माध्यमातून तुमचा प्रवास सुरु होण्यापूर्वी आणि कायद्यांची क्षमता आणि शक्यतांचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करण्यापूर्वी, मी तुमचे लक्ष आणखी एका गोष्टीकडे वेधू इच्छितो. अध्यात्मिकतेकडे. मला अध्यात्म म्हणजे, केवळ ईश्वरावरील श्रद्धा एवढेचं म्हणायचे नाही. अध्यात्माचा अर्थ येथे आपल्या उद्देशांची जाणीव आणि परिपूर्ततेची भावना असा आहे. काळजी, हि सवयींमध्ये बदल घडवून व प्रयत्नांचे प्रमाण वाढवून, यशस्वीतेपर्यंत पोहोचण्याची जशी पद्धत आहे, त्यापेक्षा अधिक एक तत्वज्ञान किंवा धारणा आहे. सेवा आणि कृतज्ञता आत्म्याच्या किंवा मानवी जीवनाच्या उद्दिष्टांचे, दोन महत्वाचे घटक आहेत. ज्यामध्ये काईझेन महत्वपूर्ण भूमिका बजावते. UCL basketball संघाची महान प्रशिक्षक जॉन वूडन म्हणतात, तुम्हाला जो, कधीच परतफेड करू शकणार नाही, अशा व्यक्तीसाठी जोवर दररोज तुम्ही काही करत नाही, तोवर तुमचा तो दिवस सार्थकी लागत नाही. या महत्वाच्या घटकाविषयी आपले विचार मांडले आहे. आयुष्यातील सर्वाधिक सातत्यपूर्ण आणि तातडीचा प्रश्न म्हणजे, तुम्ही इतरांसाठी काय केले? मार्टिन लुथर किंग junior तुम्हाला भेटलेली प्रत्येक व्यक्ती, अधिक चांगली व आनंदी झाल्याशिवाय परतणार नाही, याची दक्षता घ्या. मदर टेरेसा, ज्या काईझेन पद्धती, व्यावसायिक उपयोजनासाठी वापरल्या जातात, त्यांच्यामध्येही तेव्हा हा महत्वाचा घटक आहे. काईझेन संस्कृतीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला, दररोज उत्पादनात सुधारणा करण्याचे, वस्तूची किंमत कमी करण्याचे, दर्जा वाढवण्याचे, आणि नेहमीचं, मी पुन्हा सांगतो नेहमीचं, ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्याचे, मार्ग शोधण्यास सांगितले जाते. अमेझॉन, स्टारबक्स आणि साऊथ वेस्ट एअरलाईन्स सारखी यशस्वी उद्योग समूह नेहमीचं स्वतःला सेवेकरी मानतात. साऊथ वेस्ट एअरलाईन्सचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, कॉलिन पॅरेंट म्हणतात, आम्ही ग्राहक सेवा व्यवसायामध्ये आहोत. आणि आम्ही ग्राहकांना हवाई वाहतूक सेवा पुरवतो.

ग्राहकांना ज्यातून लाभ मिळेल, असा हर एक छोटा बदल करण्याची मागणी काईझेनद्वारे केली जाते. जॉन वूडन मदर टेरेसा आणि मार्टिन लुथर किंग जुनिअर यांनी म्हटल्याप्रमाणे, दैनंदिन आयुष्यामध्ये, इतरांच्या जीवनाला स्पर्श करू शकणाऱ्या, छोट्या वाटा शोधायला हव्या. तुमच्या आयुष्यातील मागील एक किंवा दोन दिवस, आणि त्यामध्ये तुमच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आठवून पहा. तुमच्यासोबत एकाचं छताखाली वावरणाऱ्या, रस्त्यांवरील, इतर car मधून प्रवास करणाऱ्या, restaurant, किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला सहाय्य्य करणाऱ्या, इमारतीमध्ये चालत असताना तुम्हाला भेटणाऱ्या, आणि तुमच्याशी phone वर बोलणाऱ्या किती व्यक्तींशी तुम्ही संवाद साधला, आठवा. त्यांचा दिवस बदलण्यासाठी किंवा त्यांचे आयुष्य सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करू शकलो असतो. याबाबत तुम्हाला शंभर टक्के खात्री असेल, तर किमान एखाद दुसरी कृती तरी तुम्ही, नेहमीपेक्षा वेगळी करावी लागली असती ना? या प्रश्नावर, जवळपास सर्वांचेच उत्तर हो असे असेल. रस्त्यावर एखाद्या car चालकाला तुमच्या मार्गिकेत येण्यासाठी, स्वतःहुन जागा दिली. विक्री केंद्रावेरीत कर्मचाऱ्याचे आभार मानले अथवा केवळ कोणाकडे तरी पाहून छानसे स्मितहास्य केल्यासही तुम्ही त्याचे वातीचे आयुष्य बदलू शकतात. असे मी म्हटले, तर तुम्हाला ते पटेल का? निश्चितचं नाही. परंतु एखादा छोटासा क्षण, एखादी छोटीसी कृती इतरांच्या आयुष्याला स्पर्श करू शकते. असा विश्वास तुम्ही बाळगला नाहीत तर विश्वास ठेवण्याचा दुसरा मार्ग तरी कोणता? आपल्या सर्वांच्याचं आयुष्यात काही नाती खास असतात. अवघे आयुष्य व्यापून राहिलेल्या लोकांप्रती आपले दिवस पालटले कि आपण प्रेम व आस्था व्यक्त करतो. तशाच दयाळूपणाने स्वतःची, आणि समाजाचे मन भरून टाकण्यासाठी आपल्याला कोणते मार्ग अवलंबता येतील? कृतज्ञता, हा आत्म्याचा आणि मानवी जीवनाच्या उद्देशाचा अविभाज्य घटक असल्याचे मानले जाते.